या चित्रा मध्ये एक काळ्या कलर ची गाडी आहे दिसत आहे व त्याच्या शेजारी दोन खूर्च्या टाकलेले दिसत आहे व त्या गाडीच्या पाठीमाघे पांढर्‍या कलर चा मंडप आहे तो सुद्धा दिसत आहे.

मध्ये पांढर्‍या कलरचा मंडप टाकलेला आहे दिसत आहे हे व या मंडपा मध्ये एक --